एक दुकान दिसत आहे इथ हे दुकान झेरॉक्स आणि--

या चित्रात आम्हाला एक इथं रूम दिसतं आहे.

खूप मोठी आणि खूप चवली इमारत दिसत आहे.

आणि इथं बाजूमध्ये इ अजून काम चालू दिसत आहे एक ड्रम आहे.

इथं आम्हाला खूप सारा पाणी दिसत आहे इथं--

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं एक ताज मोटर ड्रायव्हिंग स्कूल दिसत आहे.

काचेची खिडकी दिसत आहे एक आतमध्ये स्कुटी ठेवलेली आहे.

या चित्रात आम्हाला इथ एक दुकान दिसत आहे इथ खूप सारे बॉक्सेस --

इथं खूप हे इमारत खूप उंच आणि--

इथं हा एक माणूस आहे तो त्या झाडांना पाणी टाकत आहे.

टेबलावरती स्कॅनर ठेवलेला आहे नमक मसाल्याची डब्बी दिसत आहे.

आणि इथे घरामध्ये लाईट लागलेली आहे.

एक अह ट्युशन क्लास दिसत आहे.